पीएचपी च्या ह्या ट्युटोरियलमध्ये आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स बद्दल शिकणार आहोत
कंपॅरिझन ऑपरेटर्स दोन व्हॅल्यूज दोन स्ट्रिंग्ज किंवा दोन व्हेरिएबल्स पैकी कशातही तुलना करू शकतो आणि त्यावर काम करू शकतो
त्यासाठी आपण आयएफ स्टेटमेंट चा वापर करणार आहोत
आयएफ स्टेटमेंट ची रचना करण्यासाठी सुरूवात करू या
माझी कंडिशन अशी आहे आयएफ 1 1 एचो
आणि ठेण एल्से एचो
फळसे
लक्षात ठेवा आपल्याला या कंसांची गरज नसल्यामुळे आपण ते काढून टाकत आहोत
येथे थोडे अंतर सोडू या
इंडेंटिंग कडे लक्ष देऊ नका
हा पहिला कंपॅरिझन ऑपरेटर आहे
दोन म्हणजे कंपॅरिझन ऑपरेटर
हे आपण पूर्वी आयएफ स्टेटमेंट मध्ये बघितले आहे
1 बरोबर 1 असल्यामुळे हे ट्रू ही व्हॅल्यू एचो करेल
आपल्याला ट्रू ही व्हॅल्यू मिळाली आहे
आपण हे बदलू या
आयएफ 1 इस ग्रेटर थान 1 केले तर आपल्याला काय रिझल्ट मिळतो ते बघू या
फळसे कारण 1 बरोबर 1 असून 1हा 1पेक्षा मोठा नाही
आता हे बदलून 1 ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 1 करू या
म्हणजेच आयएफ 1 ग्रेटर थान ओर इक्वॉल टीओ 1 एचो ट्रू एल्से एचो फळसे
येथे आपल्याला ट्रू मिळाले पाहिजे
आपण हेच लेस थान ओर इक्वॉल टीओ साठी देखील करू शकतो
उदाहरणार्थ लेस थान चा रिझल्ट फळसे असेल आणि लेस थान ओर इक्वॉल टीओ साठी ट्रू असेल
आपण नोट इक्वॉल देखील करू शकतो
आयएफ 1 इस नोट इक्वॉल टीओ 1 एचो ट्रू
रिफ्रेश करा
येथे फळसे मिळाले आहे कारण 1 इस इक्वॉल टीओ 1 असते
आता आयएफ 1 इस नोट इक्वॉल टीओ 2 करून बघू
आपल्याला ट्रू मिळेल
कारण1 इस नोट इक्वॉल टीओ 2 हे बेसिक कंपॅरिझन ऑपरेटर्स आहेत जे आपण आपल्या ट्युटोरियलमध्ये वापरले आहेत
त्यांचा सराव करा
याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या
या ऑपरेटर्स सहाय्याने आपण व्हेरिएबल्स ची देखील तुलना करू शकतो
उदाहरणार्थ नम1 1 नम2 2
आता आपण या व्हॅल्यू बदलून काय होते ते पाहू
पूर्वीसारखाच आपल्याला तंतोतंत रिझल्ट दर्शवेल
म्हणजेच ट्रू
आता आपल्याला या व्हॅल्यूज बदलायच्या आहेत
लक्ष द्या आता नम1 1 नम2 1 आहे
त्यामुळे आयएफ नम1 डोएस नोट इक्वॉल 1 हे फळसे आहे
1 बरोबर 1 असल्याने आपल्याला फळसे हे उत्तर मिळेल
हे साधे कंपॅरिझन ऑपरेटर्स आहेत
त्यांचा सराव करा आणि बघा कसा उपयोग करू शकता
या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज यांनी दिला आहेधन्यवाद